बीच वरती वरती झाडाला बांधलेले दोन पाळणे आहेत.

झाडाच्या बाजूला लाल व पांढऱ्या रंगाचे बॉलस बांधले आहेत.

काही बोट चा कलर लाल हिरवा पांढरा पिवळा गुलाबी असा आहे.

वर सुंदर आकाश दिसत आहे.

डोंगरावरती हिरवे अशे झाड दिसत आहे.

समुद्रामध्ये खूप मोठे जहाज उभे आहे.

जहाजावर वेगवेगळ्या रंगाचे झेंडे लावलेले आहेत.

इथे काही विद्यार्थी आकाशदिवे बनवत आहेत.

ती बाई साडी घातलेली आहे.

या पेट्रोल पंप वरती साई ट्रॅव्हल्स उभ्या आहेत.

व ते एकमेकांसोबत बोलत आहेत.

माझ्यासमोर मला शो चे झाड दिसत आहे.

समोर मैदानावर दोन गाड्या उभ्या आहेत.

माझ्यासमोर मला रेल्वेपटरी दिसत आहे.

त्याच्या बाजूला एक सिंधुदुर्ग नावाच बोर्ड लागले आहे.